आम्ही पण महिन्यातून एकदा जातो आणि खरेदी करतो. आता माझ्या मैत्रिणीच लग्न आलय तेच्यामुळ मी खुप छान छान खरेदी करणारय.

इथं पण खुप वेगवेगळ्या प्रकारचे अशे केक भेटतात आणि आंबा गुलकंद काजूकतली चॉकलेट अश्या खुप खुप प्रकारचे अशे केक भेटतात.

थालय आमच्या इथं पण खुप असं छान ग्रंथालय आहे.

मी तर घरी अ सक्त मनाई केलेली आहे हे वापरण्यासाठी व मी हे कधीच वापरत नाही.

आणि तू पण फळे खातीस का गं? मी तर नेहमी फळे खाते आणि लहान मुलांसाठी तर फळे खुप छान वाटतत.

आयडिया सीम हे खुप छान सीम आहे. मी हे सीम नेहमी वापरते आणि ह्याला खुप छान अशी रेंज पण येते.

त्यावर खुप अस छान अस बसू शकतो आणि फोटो काढण्यासाठी सुद्धा छान असे मस्त असे ठिकाणी आहे ना हे मला तर हे ठिकाण खुप आवडल.